ओव्हरव्यू ओएफ ठे वेब एप्लिकेशन - लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम वरील पाठात आपले स्वागत
या पाठात वेब ऍप्लिकेशनची माहिती घेऊ
या मालिकेत प्राथमिक इनव्हेन्टरी सिस्टीम बनवायला शिकणार आहोत
येथे ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे उदाहरण पाहू
ही मालिका समजून घेण्यासाठी नेटबीन्स इदे मधून कोर जावा वापरण्याचे आणि एचटीएमएल चे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
आता ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम हे वेब ऍप्लिकेशन पाहू
ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम ही ग्रंथालयाच्या सदस्यांना दिलेल्या व परत आलेल्या पुस्तकांचे आणि ग्रंथालयाच्या सदस्यांच्या माहितीचे व्यवस्थापन करते
आपल्याला ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम का आवश्यक आहे
अशी सिस्टीम वापरल्याने ग्रंथपालाला ग्रंथालयातील पुस्तकांचे व्यवस्थापन सहज करता येते
एखाद्या मध्यवर्ती सर्व्हरवर सभासदांची माहिती व्यवस्थित सांभाळली जाते
वेळ आणि साधनसामुग्रीची बचत होते
कामाचा भार हलका होतो
आता आपण ही सिस्टीम पाहू
त्यासाठी नेटबीन्स इदे वर जाऊ
आपल्याकडे ही अतिशय साधी सिस्टीम आहे
मायफर्स्टप्रोजेक्ट हे प्रोजेक्ट कार्यान्वित करू
ब्राऊजर विंडो उघडेल
तुम्ही ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे होम पेज बघू शकता
येथे अगदी सोपा लॉगिन फॉर्म दिसेल
व्हिझिटर्स होम पेज वर जाण्यासाठी एक लिंक आहे
त्यावर क्लिक करा
तुम्ही ग्रंथालयामधे उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची सूची बघू शकता
ग्रंथालयाचे अनेक सभासद असतात
सभासद म्हणून लॉगिन करू या म्हणजे असे युजर ज्यांनी आधीच येथे रजिस्टर केले आहे
मी मधुसेईन म्हणून लॉगिन करत आहे
पासवर्ड देऊन एंटर दाबा
आपण सक्सेस ग्रीटिंग पेज बघू शकता
तसेच आपल्याकडे युजरनी सध्या घेतलेल्या पुस्तकांची यादी देखील आहे
आता लॉगआउट करू
पुढे आपण ग्रंथपाल म्हणजेच एडमिन म्हणून लॉगिन करणार आहोत
लॉगिन केल्यावर एडमिन सेक्शन पेज दिसेल
येथे 4 पर्याय दिसतील
प्रत्येक पर्याय वापरून त्याचा रिझल्ट पाहू
पहिला पर्याय आहे लिस्ट बुक्स
येथे ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी मिळेल
पुढचा पर्याय लिस्ट बोरोवेड बुक्स
येथे वेगवेगळ्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल
आणि परतीची तारीख उलटून गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल
पुढील पर्याय लिस्ट यूझर्स
येथे ग्रंथालयामधे रजिस्टर्ड असलेल्या सर्व युजर्सची यादी मिळेल
शेवटचा पर्याय म्हणजे checkoutरिटर्न आ बुक
या पर्यायावर क्लिक करा
हा checkoutरिटर्न Bookचा इंटरफेस आहे
आता लॉगिन पेजवर परत जाऊ
लक्षात घ्या येथे नवीन युजर म्हणून रजिस्टर करण्याचा पर्याय आहे
त्यासाठी येथे क्लिक करा
हा नवीन युजर रजिस्टर करण्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म आहे
आपण असा साध्या वेब ऍप्लिकेशनचा संक्षिप्त आढावा घेतला
या मालिकेत तुम्ही साधी ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम बनवायला शिकणार आहात
तसेच त्यामधे अधिक कार्यप्रणाली समाविष्ट करू शकणार आहात जसे की एखादे पुस्तक शोधणे
पुढील पाठांत वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी जेएसपी आणि सर्व्हलेट्स वापरणार आहोत
आपण एमव्हीसी आर्किटेक्चर सविस्तर जाणून घेणार आहोत
आणि एमव्हीसी पध्दतीचा वापर होणारे कुठलेही ऍप्लिकेशन आपल्याला बनवता येईल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgNMEICT इंट्रो ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे
त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160सहभागासाठी धन्यवाद